काही विद्यार्थी सावली मध्ये बसलेले दिसत आहे तिथे एक खूप मोठ झाड आहे ज्याच्या सावली मध्ये विद्यार्थी खेळताना दिसत आहे.

हा एका पार्किंगचा फोटो आहे इथे खूप सार्‍या साईकल पार्क केलेल्या आहेत आणि इथे खूप सार्‍या बाइक आणि स्कूटी सुधा पार्क केलेल्या आहेत.

हा रेल्वे स्टेशनचा प्लेटफार्म चा फोटो आहे इथे सात वाजून सव्वीस मिंट झालेले आहे इथे बसण्यासाठी खूप सारे बेंच आहेत.